अं गौरवपूर्ण कत्र बोलताय न हो बोलतोय न. तुम्ही कोण बोलताय ?मला न बँकेविषयी हा बोलतोय न माहिती हवी होती ?मी लतीका जोशी बोलतीये. अच्छा अच्छा हा अ तर मला न खरतर बँकेविषयी माहिती पाहिजे होती मला जास्त माहिती नाही त्या विषयी. त्यामध्ये मला सेविंग अकाऊंट उघडायचे आहे

त्याच्यासाठीअच्छा अच्छा काय काय डॉकुमेन्ट लागतील काय काय त्याच्यासाठी ओळखपत्र वैगेरे हे ते लागत त्याच्या साठी माहिती पाहिजे होती

तर सांगाल का मला जरा आ आता तुमच अकाऊंटच्या वरच आहे ते कोणत उघडायचं कुठल, कुठल असत त्याच्यामध्ये? एक सेविंग एक सँलरी एक करंट असते.

तुम्हाला सेविंग च कराव लागलं कारण एक सँलरीच ते जे हे असतं सँलरी अकाऊंट वेगळे असत करंट जे असत मे बी करंट रोज त्याच्यात पैसे कटत असता.

तर आमच्याबँकेत आता हे झालय सगळ डीजीटली झालाय न

तर मग अस तुम्हाला हार्ड कॉपी साठी काही गरज नाही

नाही लागत.नाही कागदपत्र नाही लागत तुमच्याकड फोटो वैगेरे असेल न हा ते पण चालते एकाद्याच आधार कार्ड लागतो आधार कार्डचानंबरलागतो बर तर आता पहिले कस बरेचसे कागदपत्र लागायचे न फ्रॉम वैगेरे भरावा लागायचा

तर आता ते न होता आम्हालाऑनलाईन आम्ही करतो सगळ बर त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा मोबाईलमध्ये आधार कार्डनंबर किंवा त्याचा अड्रेस प्रूफ आधारकार्डच

किंवातुमचे सिगनिचर असता ते सगळ जर हा ते सगळ लागत सपोज तुम्हाला सेविंग अकाऊंट काढायचं हाय आमच्या बँकेत

तुम्ही जेह्वा याल न तर तेह्वा तुमचा आधार कार्ड चा जे काही नंबर आहे किंवा त्याचा फोटो घ्या

तो घ्या आणि तुमचा थम लागतो तिथे मग तुम्ही प्रेझेंट पाहिजे थम करताना

थम लागतो आणि एखादा दोन असे हे काय म्हणता त्याला फोटो लागतो लागला त लागतो फोटो पण सहसा ते आधार कार्ड चा फोटो चेक करता पण त्याची काही गरज नाही बर पण आधी थोड वेगळ असायचं नाही? हा आधी बरेचसे डॉकुमेन्ट ते हार्ड कॉपी लागायचे.

किंवा अड्रेसप्रूफ साठी पण आता आधार कार्ड असल्यामुळे एवढ काही हे नाही आता ऑनलाईन झालाय तर डॉकुमेन्ट फ्रॉम ची काही गरज नाही.

फोटो आणि तुमचे सिगनिचर चा फोटो सिगनिचर काढल्याचा फोटो असा आणि तुमचा स्वतः चा असा एक फोटो ठेवायचा आहे.

हाआणि , तेच मग ते त्याचे फायदे मधले तुमच्या सेविंग अकाऊंट वैगेरे फायदे आहेत तुम्हाला फायदे हि सांगायचे का फक्त सहकार्य सांगू ?काय सांगायचे ? मला पूर्णच माहिती पाहिजे म्हणजे सेविंग अकाऊंट आहे ते कश्यासाठी असत काय असत त्याचे फायदे काय होतील. त्याच्यासाठी डॉकुमेन्ट काय काय लागतील खरतर समजा आता पहिले कस असायचं आणि आता काय फरक पडला याच्यावीषयी सगळ्या विषयी माहिती पाहिजे होती मला. तुम्हाला वेळ असेलच तेवढा मग म्हंटल विचाराव. आता सेविंग अकाऊंट उघडण्यासाठी परत काही कागदपत्रची आवश्यकता नाही हे फक्त मोबाईल मध्ये तुमच आधार कार्ड ,फोटो ,साइनचा फोटो

आणि जर लागलस तर मग या डॉकुमेन्ट ची जी हार्ड कॉपी आहे जर दुसर्या बँकेत जर मागितच कुठ तर ते झेरोक्स काढून तिथे सबमिट करायचे

तर मग पाहिलं कस एक फ्रॉम असायचा तो भरावा लागायचा अकाऊंट साठी तर आता त्याची गरज नाही त्याच सगळ ऑनलाईन झालाय ते तर ते पण आम्ही करून घेतो अन हे याला अकाऊंट उघडण्यासाठी काही चार्गेस पण आम्ही काही लावत नाही. नसतात का? अच्छा तर मग तिथे काय झीरो चार्गेस असतात. अकाऊंट उघडण्याचे पहिले चार्गेस लागायचे आय थिंग पण आता काही चार्गेस वैगेरे नाही लागत. बर बर. मला वाटल चार्गेस असता त्याचे काढले तर नाही त्याचे काही चार्गेस नाही

आणि आमच्या इथे उघडल तर आमच हे क्रायटेरीया कि मिनिमम त्याच्या अमाउंट असतात आता वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे अमाउंट असतात

आमच्या बँकेचे मिनिमम अमाउंट पाच हजार रुपये आहे.म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये असलेच पाहिजे म्हजे हे बगा मी जर मी समजा आज अकाऊंटओपेन केल तुमच्या बँकेमध्ये तर मी जर दहा हजार रुपये टाकले काही दिवसांनी एक , दोन महिन्यांनी पाच हजार काढले त्याच्यामध्ये दहा हजारबोलाना .मधले दहा हजार काढले तर चार हजार राहतील

बरोबर आहे तर मग तस नाही जमत का पाच हजार च पाहिजे मिनिमम बँलन्स हा मिनिमम बँलन्स पाच हजार पाहिजे त्याच्या पेक्षा कमी असेल तर मग ते चार्गेस लागतो.

काही काही दहा हजार असतात तर मग ते पाच हजार पेक्षा कमी झाल तर पुढे मंथली चार्गेस अच्छा

बर बर .आणि तुमच्या बँकेच आहे तर त्याच्या मध्ये काहीतरी सेविंग अकाऊंट काढल तर काही फायदे असते का त्याचे इंटरेस्ट काय ते पण सांगाल का मला जरा ?

सेविंग अकाऊंट काढल समजा त्याच्या मध्ये काही फायदे आहे का ? हा आता आमच्या याच्या काढल तर तुम्हाला मंथली इंटरेस्ट मिळेल एवढ्या अमाउंट मुळे

प्रत्येक बँक ला असता पण आमच्या बँकेचा आहे तर तो मंथली तुमच्या ह्याच्यामध्ये पैसे येत जातील

आणि आमचा इंटरेस्ट रेट पण चांगला आहे तसा फोर पोइंट फाइव्ह चा आहे जे काही इंटरेस्ट रेट ने तुमचे पैसे हो तसे तुम्हाला मंथली पैसे येत जातील म्हणजे काही बँकांमध्ये सहा महिने किंवा एक वर्षाला इंटरेस्ट येतो इंटरेस्ट रेट येतो तसा तुमच्या बँकेमध्ये एक महिन्या ला प्लस चे पैसे येत जातील व्याज येत जाईल अस मंथली तुमच्या अकाऊंट क्रेंडीट होउन जाईल

तर तो एक फायदा आहे किंवा आमच्या दोन अकाऊंट चे टाईप आहे आमच्या इच्यात एक तर दहा हजार अकाऊंट आणि एक पंचवीस हजार आहे त्यामुळे मिनिमम अकाऊंट पंचवीस हजार पाहिजे

त्याच्यामध्ये बरेचसे फायदे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कुठेही म्हणजे ए.टी.एम. मधून एकत्रित कुठल्याही ए.टी.एम. मधून कितीदा ट्रान्सझ्याकसन करू श कता तस आपण नॉर्मली पण करू शकतो न काय फरक आहे नेमका त्याच्यामध्ये नाही दहा हजाराच्या वर काढले तर मँक्झीमम ला पाच ते सहा वेळा ए.टी.एम. पैसे काढू शकता तर मोस्ट टाइम काढल तर तुम्हाला मग चार्गेस लागतील.

हा तसा रूल असतो प्रत्येक बँकचा रूल असतो.मिनिमम काहीतरी अकाऊंट फक्त काढू शकतो आणि अकाऊंट चा पण प्रश्न आहे तर अकाऊंट हि तुम्ही जास्त काढू शकता जर पंचवीस हजार रुपयाच जर तुम्ही खात उघडल तर

ते आम्ही कवर करतो .बर हम्म आणि पण बरेचसे आमच्या फँसीलीटीज आहेत. म्हणजे कोविड वैगेरे योजना पण येईल तर आमच आँनलाईन अँप पण आहे आमच्या आँनलाईन बघू शकता. जेव्हा तुम्हाला काही ओपेन करायच असेल एफ.डी.आर. डी. करायची असेल एफ.डी. म्हणजे काय ?

तुमच सेविंग काही दिपोझीट ठेवायचे असेल

आर. डी. रेकरीरिंग डेपोजीट असत

एफ.डी. आपण एकदाच पैसे गुंतवतो

आता पन्नास हजाराचा एफ.डी. काढली तर एकदाच गुंतवतात

आर. डी. मध्ये आता महिन्याला टाकावे लागतात सपोज आता आर. डी.मध्ये जर एक वर्षासाठी केली आपण आर. डी.

तर महिन्याला त्याचे सात सात हजार रुपये असे टाकून वर्षाचे काहीतरी साठ हजार रुपये होतील

आणि एफ.डी कस ते पैसे काढव काढता येत नसता का?

तर मग एक वर्षाच्या एन्डिंगला मग ते सगळे पैसे काढता येतात म्हणजे कालावधी ठरवून ठेवावा लागतो अस

बर बर आमचा तो पण रेट चांगला आहे एफ.डी चा रेट पण चांगला आहे

आटतो आमच्या इथे जवळपास फोर परसेनटेज आहे

त्याचा हि फायदा घेऊ शकता

किंवा एक कवर तुम्हाला मिळेल कवर डेट डेट च कवर पण देता मिळत आमच्या याचात

आता ते जर दहा हजारच काढल तर नव्वद डे झाल तर त्याच चार्गेस चे तर कमी मिळतील पंचवीस हजाराच्या इच्या त जास्त मिळतील बेनिफिट जास्त येईन

मग ते मे बी ते एकटीवेट कराव लागत म्हणजे कस असत ते डेट च एकाद्या अकाउंट होल्डर ला कोणती स्केमं जर एकटीवेट केली पण डेट जर झाली तर पैसे मिळतात त्याचे जे नोमिनी केले त्यांना अच्छा हा मग ते फायदे आमच्या अकाउंट, आमच्या बँकेमध्ये आहे

हा किंवा ऑनलाईनआ एकटीवेट करू शकता , ते पण चांगला फायदा आमच्या इच्यामध्ये होतो

तुम्ही वेगवेगळी गुंतवणूक करू शकता लोन पण आम्ही लोन ची पण फँसिलीटी देतो लोन काढायचं झाल

लोन चा पण आमचा इंटरेस्ट आमचा कमी आहे काही काही बँका इंटरेस्ट वाढवलं तर आमच्या बँका च बरेचसे कमी आहे इंटरेस्ट

तर मग एक हे पण आणखी फायदे आहेत एक तर फायदा तुम्हाला मंथली पैसे येत जातील तुमच्या याच्यावर हा आवडला माल तुमचा फायदा म्हणजे बाकीच्या बँका पेक्षा तुमच काहीतरी वेगळ हे आहे म्हणजे आम्ही जेवढे पण पैसे टाकू त्यच्या वरती तुम्हाला आम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल महिन्यालाच मिळेल राईट हा महिन्याला हाव

हा तो पण फायदा आहे पण आता तुम्हाला कोणते डाकुमेन्ट वैगेरे कोणतीही हार्ड कॉपी लागणार नाही आणि लगेच तुमच अकाउंट पण दोन दिवसात म्हणजे त्याच मशीन असत का कुठल म्हणजे तुम्ही डायरेक्ट सोफ्ट कॉपी न करताय सगळ आधार कार्ड वर हे सगळ करताय तर ह त्याच मशीन असत

हा मशीन असत ते एवढे फायदे आहेत मग याचे

आणि मोबाईल वरती ट्रान्सझ्याकसन करू शकतो का ? कि नाही मोबाईल तेच न अँप आहे आमच अच्छा बँक इंटर त्याच्या वरून ते तुम्ही मेंटेन हँडल करू शकता आणि महिलांसाठी पण काही अजून सुवीधा आहेत का तुमच्याकडे का नाहि आहेत

अच्छा म्हणजे कमीत कमी बँलन्स जे कमवत नही त्यांच्या साठी पण महिन्याला तुम्ही एकदाच टाकले तरी इंटरेस्ट भेटत जाईल अस सिल्वर, सिल्वर अकाउंट ला त्याच नाव आहे आणि एक गोल्ड , गोल्ड सेविंग अकाउंट बर बर बर बरेच फायदे पण आहेत तुमच्या बँकेचे एकदा तुमच्या बँकेचे नाव पण सांगता का ? आमच्या बँकेचे नाव आय.डी.एफ.बँक आहे अच्छा, हो हो ऐकलेले आहे अश्याच बर्याच बँकामध्ये अकाउंट ओपन करत आहे तुम्ही अँडव्हरटाइज बघितली असेल बर्याच वेळेस टी.व्ही. पण दाखवतात

हो हो आमच कधी कधी ऑनलाईन पण काढतात अन कधी कधी ऑनलाईन इसू येतो अकाउंट ला आणि घरी

बर बर मग सर मी तुम्हाला न एकदा सांगेल मी न हि सगळी माहिती एकदा माझ्या हसबंड ला पण सांगते घरी कारण मला ते काढायचेच आहे सेविंग अकाउंट आणि त्यांना पण आणि जी पण माहिती मला कळाली त्यांना सांगते आणि त्यांना तुमच्याशी पण बोलायला लावते म्हणजे मग मी तुमच्या बँकेमध्ये तुमच्याच कडण काढून घेईन हा तुम्हाला एकदा याव लागेल बँकेमध्ये इथ काय फक्त माझ आधार कार्ड च लागेल थम साठी याव लागेल हा तुमच थम लागतो न त्यासाठी बँकेत याव लागेल

तर मग आणखी काही माहिती पाहिजे असेल तर

हा तर इतरत असतो मी आमची शिफ्ट जी असते साडे नऊ ते चार च्या दर म्यान तुम्ही काँल करू शकता साडे नऊ ते चार आणि कुठलीही बँकेच्या रिलेटेड क्युरी असली तुमच्या तर मी विचारू शकते तुम्हाला बरोबर

तस या तुम्हाला समजून जाईल तुम्हाला